ग्राउंड आहे ग्राउंडच्या इथून लोक येऊन जाऊन राहिले आहे गाड्या आहेत काही बाहेर आहेत आ येता जाता लोक चालत आहे दोन ड्रम आहे झाड लागलेली आहेत काही कलर फूल फुलांचे झाड आहेत वॉल कंपाऊंड आहे.

झाडं आहेत एक मुलगा तिथून जातानी दिसत आहे आणि लहान मोठी झाडे आहेत भरपूर ग्राउंड काही मागे खाली आहे.

बेकरी दिसत आहे बेकरी च्या बाहेर सायकल गाड्या उभ्या आहेत चेअर आहेत काचेचा शो अलमारी आहे तिथे केक ठेवलेली आहे.

इथे एक बूक स्टॉल दिसत आहे तिथे यू पी एस सी नोट्स आय जी एन ओ बी ओ बुक्स अ च बोर्ड लागलेला आहे तिथे खूप सारे पेन दिसतायत तिथे कस्टमर्स दिसत आहे आणि शॉप कीपर त्या कस्टमर्स ला समजावून सांगत आहे आणि खूप साऱ्या आलमाऱ्या दिसत आहे बुक्स च्या.

इथे एक मैदान दिसत आहे तिथ खूप सारे हिरवे असे गवत दिसत आहे अवतीभोवती झाडे दिसत आहे.

इथे एक प्ले ग्राउंड दिसत आहे प्ले ग्राउंड वर मूल क्रिकेट खेळत आहे काही बॅट खाली पडलेल्या आहे आणि एक मुलगा बॅटिंग करतो आहे त्याच्या मागे एक अ मुलगा उभा आहे त्यानी कॅप घातलेली आहे.